कोरफड केसांसाठी व त्वचेसाठी खूप चांगली असते मुंगूस हा प्राणी सापाला मारतो.

वर दिलेल्या दृश्यामध्ये जत्रेचे एक अ दृश्य दिसत आहे जत्रा ही वेगवेगळ्या ठिकाणी भरत असते जत्रेच्या ठिकाणी येऊन लोके खरेदी करतात.

अ उपयोग करून व चॉकलेटचा उपयोग करून सजावट केली आहे.

ऑटोमॅटिक लाईट वर चालणाऱ्या जीना आहे या जिन्यावर तुम्ही फक्त उभ राहायचे तो जिना ऑटोमॅटिकली वर जातो येथे एक समोर निळ्या रंगाची कार दिसत आहे ही कार लहान मुलांना खेळण्यासाठी ठेवलेली आहे.

लोक सकाळच्या वेळी म संध्याकाळच्या वेळी गार्डन मध्ये चालण्यासाठी येतात व शुद्ध हवा घेतात गार्डन मध्ये लहान मुले सुद्धा खेळायला येत--

काही लोकांचे हे ऑफिस आहे त्या शेजारी ए.टी.एम. चोवीस तास सेवा उपलब्ध असा फलक देखील लावला आहे.